बाजूला डंबेल्स आहे लाल हि निळा हिरवा--

लहान झाड पण लावल आहे आणि गवत पण--

ही एक रोड मैदान आणि समोर निसर्ग पण दिसत आहे गवत पण आणि --

हा एक इमेज आहे आणि ति त्याच्यावर.

दीवार दिसत आहे आणि खिडकी पाण दिसत आहे आणि फार्स पण दिखत दिसत आहे.

ही एक पांढऱ्या कलरची भवन आहे आणि --

अह ढग पण दिसत आहे आणि बिजली ची वाय वायर पण आहे आणि समोर गेट आहे आणि इमारतच्या अ बाजूला--

ही एक रेल्वे स्थानक आहे आणि पटरी पण दिसत आहे आणि म पुढे बाजूला --

रंग पण आहे आणि डिझाईन पण आहे.

अह समुद्र पण दिसत आहे आणि तिचा किनाऱ्यावर झाड आणि माटी--

हे एक गलिच्छ समुन्द्र पाणी दिसत आहे आणि समोर अ काळीच्या दगड पण दिसत--

फूल आणि माला पण मिळत आहे आणि महिला आणि पुरुष आ बसला आहे आणि ती आ --

आणि अ मेज वर पण अ टोकरी मध्ये फूल आहे आणि तिच्या बाजूला पण--

कप दिसत आहे आणि तिच्या न तिकडे बाजूला पण माळा आणि फूल दि--

हे एक व्यायाम शाळा आहे आणि समोर एक मुलगा व्यायाम पण करत आहे आणि--

ही एक फॅक्टरीचा दीवार दिसत आहे आणि वर पत्रा पण टाकलेल आहे आणि पाठी मागे--

ही एक खूप मोठा निसर्ग दिसत आहे आणि टेकडी पण आणि टेकडी वर--

ढंग पण दिसत आहे आणि झाड पण तिकडे आहे.

आणि आ तिकडे वेगळ्या वेगळ्या प्रकार ची कपडा पण शर्ट आणि पँट च्या --

महिला आणि पुरुष पण उभा आहे आणि ही अ दही आणि आईस्क्रीम च दुकान आहे वेगळं वेगळं.

टाइपची आईसक्रीम आणि दही भेटते आणि लस्सी पण भेटते.

कार पण उभी आहे आणि एक महिला पण उभी आहे आणि झाड पण तिथे दिसत आहे.

झाड पण अ खूप अ छान दिसत आहे.

एक पुरुष पण उभा आहे ती पाठी मागे--

अब चार पाच पु पुरुष बसला आहे.